अरे म्हंटल काही नाही जाऊदे चल

आपलं याचे ते

अअ नेरुळला ना सेक्टर ट्वेंटीला ना अअ सॅटरडे हे जॉबफेअर अरैंज केलय.

तर तिकडे तुला जमेल का म्हणजे अअ आपण अटेंड करू शकतो मग दोघी जाऊन एकत्र.

अअ आकाराचा टायमिंगे तर मग त्या दिवशी मे बी आपल्याला हाफ डे घ्यावा लागेल.

बघायला पाहिजेत कारण कि ऑलरेडी सुट्ट्या झाल्याय खूप.

जॉब फेअर एकदा अटेंड करायलाच पाहिजे.

सुट्ट्या खूप झाल्यात ना तर त्याच्यामुळे सुट्ट्या द्यायला रडारड असते. एक दिवस बघायचं जरा अड्जस्ट करून. आपल्याला किती वेळ लागेल तिकडे तरी अंदाजे म्हणजे मी तस मॅनेज करते. अअ आपल्याला ना किती दो अअ हार्डली दोन तीन तास लागतील. म आपण इलेव्हन ओ क्लॉक ला जर निघालो तर एक दीड पर्यंत येतोय आपण म्हणजे सेकंड हाल्फ तू अटेंड करू शकतेस.

नाहीतर सेकंड हाल्फ नंतरच आपण गेलो तर मग कस तिकडूनच डिरेक्टली घरी जाऊ ना.

हा तेच म्हंटल तिथला टाईमिंग मॉर्निंगचाचे ना त्याच्या नंतर तर एन्ड होणारे तर मग कस करणार आपण सेकंड हाल्फ मध्ये जाऊन.

आणि ऑलरेडी माझे डिटेल्स दिले तिथे. रिसुमे वगैरेपण फॉरवर्ड केलाय.

ठीके ठीके जाऊया मग, जाऊन येऊया. बघते मी, करते प्लॅन सेकंड हाल्फमध्ये जाऊया म.

आणि आज अअअ लवकर जाणारेस ना तू?

आग ती मैत्रीण आलीये ना तुला बोललेली बघ हिबा, कोकणातून आली रत्नागिरी वरून

अअ काय बोलता डोंबिवली साईड ला आहे ग रेलॅटिव्ह कडे आलीये.

हा अरे म्हणलं तिला विचारायचं ना काय आणलय.

आणि त्यांचे सगळे असतात.

तिची फॅमिलीपण म्हणजे मम्मी पप्पा वगैरेपण आणि हसबेंड वगैरे ते सगळे सुद्धा

मग इकडे कोण नाहीये. तर आता कुठल्यातरी रेलॅटिव्ह कडे एका ती डोंबिवलीला उतरलीये हॉस्पिटलला म्हणजे जवळ पडते तिकडून म्हणून.

ती जाणारे मग तिच्या टेस्ट वगैरे आज उद्या मध्ये होतील आणि मग परवाच मॉर्निंगच तीच तिकिटे

त्याच्यामुळे म अस हे वाटतंय कि भेटून यावं म ती बोलते कि संध्याकाळी तुला जॉब नंतरन यायला जमेल का? सकाळीच मेसेज, कालपासून मेसेज करते ती.

बोलली आज ऑफिस वरून सुटली कि डिरेक्टली जाते तिला ठाण्याला भेटते.

आग तिला मग इकड लांब पडेल ना डोंबिवली वरून बघ ना. डोंबिवलीला ती जाणार रिटर्न आमही भेटणार कधी आणि रिटर्न कधी जाणार टाइम होणार ना.

बरोबर ना म्हणजे थोडासा मला पण म्हणजे हे कर मी सिंगले अड्जस्ट करू शकते म्हणजे तिची मुलगी आहे ना छोटी.

म्हणून तिला घेऊन नाही येऊ शकत ती.

हा तेच आणि कस तिला वातावरण सूट होत नाहीये इकडचं त्याच्यामुळे बाहेर फिरूपण शकत नाही ना लेट पर्यंत.

उलट हे केलं पाहिजे बाहेर फिरवल्यावर तिला सूट होईल.

बाकीये ना गावी फिरवते तिला बाहेर ती, खूप रफ अँड टफे तशी.

त्याच्यामुळे म ती तिला घरी ठेऊन येणारे मला भेटण्यासाठी खास सो बघते लवकरात लवकर निघायला भेटेल का. ची रष किती असेल बघ ठाणे ट्रेन ला मला त्याचाच टेन्शन आता आलाय. हो ऑफिस टाईमिंग म्हणजे त अ त ऑफिस हे याचा टाईमिंगें ना सुटण्याचा

पण आता तिलापण बोलू शकत नाही ना कि तू इकडे ये मला ट्रॅव्हललिंग मग सॅटरडे ला वगैरे ट्राय करायचं ना ती जाणारे ना मग तेच सांगते तुला, ती आली लास्ट वीक मध्ये तीच अ हॉस्पिटल चे चेकअप वगैरे राउंड ते चाललंय.

तर संडे ला तिला सॅटरडे लाच एव्हडा फिव्हर होता कि ती शिवरिंग करत होती मग ती कशी ट्रॅव्हल करणार ना.

आणि मी तिला भेटायला जायला सॅटरडे पासून मेगा ब्लॉक होता माहितीये ना ट्वेंटी सेव्हन आर्स चा.

मग एक काम कर ना पाच साडेपाच च्या दरम्यान निघाली तर जास्त रश नाही भेटणार, सहाच्या नंतर निघायला गेलीस तर खूप वांदे होतील.

ती सहापर्यंत पोहचू शकते का डोंबिवलीला कारण कि तिच्या घरातल्यांची पण म्हणजे तिच्या सासूबाई आणि तिची मुलगी अश्या त्या दोघीजणी आल्यात तिघीजणी. पाठवलं पण पाहिजे ना मग त्यांच्या मध्ये थोडासा स्ट्रीक्ट ये.

खूप लांब पडेल ग मी पण ऑफीसवरून सहाला सुटून जाणार, पोहचणार किती वाजता आणि रिटर्न किती वाजता परत दुसऱ्यादिवशी ऑफिस.

तू फर्स्ट टाइम गेली तर तुला शोधायला यायला लागेल कोणाला तरी.

जा ना थोडासा चुकल्या शिवाय कळणार नाही जा एकटी जा आज काय वेड लागलंय का तुला हा काय टाइम आहे का चुकायचा

ती पण नवीन मी पण नवीन बसतो शोधत एकमेकींना. खेळात बसायचं डोंबिवली मध्ये लपाछपी.

म्हणजे घरचे शोधात बसतील आम्हाला दोघीना पण. असे मग हे लागलेले असतील काय ते पोस्टर बोलतात ना अअ काय ते लागतात याच्यावर बाहेर ते लागलेले असतील.

आम्हाला कोणी शोधायला पण येणार नाही माझा नवरा बोलल बरं झालं

हरवली बार झाले बोलतील डोक्याला ताप नको कीटकीत करते हाये का नाही. थांब आता भेटूदे दोघेपण समोर भेट मला सांगते त्याला असं असं बोलत होती हि. मी तोंडावर बोलते त्यात काय डायरेक्ट नाही बोलणार एकसेप्ट नाही करणार ते इंडिरेक्टली बोललेले.

समोर चांगलेच वागतात सगळे माहितीये ना?

काय नाय मग आपण कधी भेटायचं ते बोल. आता बोलतेस ना जॉब फेर ला जाऊया तेव्हाच भेटूया. हम्म ते आपण कामसाठी जाणारे. ह्ह ठीके ना मग असं पण भेटूया कि संडे ला वगैरे टाइम काढ.

अरे अशा गप्पा वेगळ्या, प्रत्यक्ष भेटून गप्पा मारलेल्या वेगळ्या.

फिरायलाच जाऊया ना, फिरणंपण होईल एक काम करूया सॅटरडे ला ना त्या ही चा बर्थडे पने काय तीच नाव शीतल चा

सप्राईस तिच्या घरीच डायरेक्ट हे करूया.

ती तिचा काही प्लॅन नसावा म्हणजे झालं नाहीतर आपण जायचो आणि आपल्यालाच सरप्राईझ मिळायचं कि बर्थडे गर्लच नाहीये.

तिच्या मम्मीला किंवा कोणाला तरी फोन करून सांगूया. कि तिला तिचे काही जर असतील प्लॅन तर असं काय संध्याकाळी सहा सात वाजे पर्यंत हे करायला सांगा, आम्ही संध्याकाळी येणारे म्हणून पण तिला काही सांगू नका.

तुमचा काय प्लॅने तुमचा बर्थडे चा ते तर सांगा. आमच्या बर्थडे चा काही प्लॅन नाहीये सध्या

आमच्या बर्थडे च्या दिवशी फर्स्ट गुरुवार येतोय. आणि काय ते बोलतात अअ गोड पूरन पोळ्यांच जेवण असणारे. त्याच्यामुळे बाकी काही प्लॅन नाही करता येणार. मस्त ना

पूर्ण पुरणाचा केक कट करणार आहेत म्हणजे तुम्ही

बनवून आणते आणि इथं येऊन मग केक कट करूया.

पुरणच सगळ्यांना घालते थांब.

विकेंड विकेंड मध्ये यायला पाहिजे होता बर्थडे.

मधेच आलाय आणि त्यात मार्गशीष मध्ये आलाय. मार्गशीषचा पहिलाच दिवस.

माझी मम्मी बोलते चांगला दिवस आलाय.

चांगला दिवस पार्टी वलयं साठी वाईट दिवस झालाय आता

काय नाही ग कॉल वर कॉल येतायेत.

जाऊदे बघते नंतर अटेंड करते. हम्म फोन नेहमीच चालू.

कधी कधी मला वाटत फोनच स्विच ऑफ करून बंद बसावं करून.

सकाळी पासून संध्याकाळ पर्यंत फोने स्विच ऑफ करून ठेव

आता तुला माहितीये माझा फोने पडलेला तेव्हा विदाउट फोनच होते मी गप Unclear

काम साठी सतत वाटतंय कि मोठं काय असेल तर मग

जाते आता अनिकेतला सांगते अश्विनीला ना फिचर फोन घेऊन दे साधा आपला दीड दोन हजारवाला अँड्रॉइड वगैरे नकोये म्हणून.

मी त्या दिवशी तेच बोलली म्हंटलये ना फोन, नोकियाचा सॅमसंग चा वगैरे असा कुठला तरी घेऊन दे.

तो बोलतोय नाय नाय मला आता एकच एकदाच चांगला फोने घेऊन द्यायचाय, घेतला तर आय फोनच घेणारे तुला चांगला वाला.

तर मग एकदाच चांगला घे म्हणजे तुला फोटोस वगैरे मेकअप चे याचे काढायला